खूप लाइट पडल्यामुळे उजेड दिसत आहे ग्राऊंड वरती हिरवळ आहे जमा झालेली--

या झाडावर एक इंग्लिश टाइप मधे वर्किंग लिहल आहे विश अस लक बाजूनी हिरविगार झाडे आहे.

आ दगडांनी बांधलेल अस बिल्डिंग आहे बिल्डिंगच्या बाजूला एक अस हम्म गोल आकारांचे थोडीशी बिल्डिंग परत आडवी बिल्डिंग आहे. बिल्डिंग --